रस्ता ओला झालेला आहे. रात्र झालेली आहे. अ लाईटी अ लाईटी लागलेल्या आहे. एस_टी चा कलर लाल आहे.

दगडाचे घर आहे छोटी छोटी दगड त्याच्या अवती भोवती आहेत निळे आकाश आहे अ द दगडांचे खांब आहेत.

म-म-म-म समुद्र आहे.समुद्राच्या मधी एक खूप मोठा फूल आहे व तेच्या खाली माणस व मूल अ- पण्यामध्ये उतरलेली आहे. पाणी गडूळ झालेली आहे.

एक माणूस आहे तो केस कापणाऱ्याच्या दुकानामध्ये गेलेला आहे. त्या--

एक चांदणीच्या आकारामध्ये अ एक फोटो आहे त्याला त्याच्यामध्ये अ कलर ब्लू कलर मध्ये अशी डिज़ाइन केलेली आहे.

अ हे निळे निळे आकाश आहे दोन छोटी मूल आहेत दोन छोटी मूल आहेत एका पुरुषाच्या हातामध्ये लाल कलरची पिशवी आहे.

एक बँक आहे अ बँक आहे. कॅनरा बँक व

अ एक शेतीसाठी अ खुप मोठी जागा आहे एक अ तिथे आजूबाजूला झाड़े आहत एक माणूस झाडाला --

अ माती अ माती घालत आहे आजु बाजूला मोठी मोठी झाड़े आहेत व एक बिल्डिंग आहे उन पडलेले आहे.